कॉफी बनवतात साईडला एक टेबल हे टेबलच्या साईडला खुर्च्या हे तेच्यानंतर तिथे मस्त फोटो दिलेले हे छान पैकी ऑफिस हे.

साइट ला तिथे एक रस्ता है मोठे छोटे झाड है वेगळ पाणी दिसत है। असा खळखळ--

छोटे छोटे झाड आहे मस्त बगीचा आहे नारळीचे झाड हे काही पायर्‍या चढायला आहे काही पुतळे ठेवलेले हे.

साईटला इकडे मोठी दगडे है माती है नितळ पाणी जातानी दिसत ये मोठे झाडे है.

दोन चार लाईट हे दोघं जन चर्चा करतात दोन चार स्कुटी उभी हे त्या गेट ला काळा कलर हे.

इथे एक मस्त हॉटेल हे त्या हॉटेल मंध्ये --

काही झाडे लावलेले हे इथे दोन माणसे काम करत हे.

तिथे मस्त पायर्‍या आहे लाइट आहे तिथे एक बॅनर लावलेला आहे तिथे मोठ लिंबाचे झाड आहे.